काय कोविडनंतर आता तूच बघ कशी परिस्थिती झालेली आहे एकतर फायनॅन्शिअली कंडिशन लो झालेली आहे सर्वांची.

पण ते कोविडनंतर काय बिजनेसमध्ये काय अपडाऊन झालं की नाही थोडंफार?

ते नाही पण नंतर ते कोविडनंतर

हाय की नाही मार्जिन प्रॉफिट जसं पहिला भेटत होतं? मार्जिन तर पाहिल्यासारखं प्रॉफिट नाहीच कंपनीच बंद झालेली.

अरे ट्रान्स्पोर्टचा बिजनेस आहे. आमचे चार टेम्पो आहेत.

पण काय कसला माल सप्लाय होतो तुमच्याकडे

काय गुड्स गुड्स सॉरी

त्यांचा आहे आम्ही ते ट्रान्सपोर्ट करतो.

अभ्यासाचं काय आपलं प्लेन बीकॉम घ्यायचं सध्या तरी. पुढं फ्यूचरमध्ये घरचे बोलतात एमबीए कर

सीए सीएस ऐकलंय खूप डिफिकल्ट आहे आता कसं पुढे आधीच ते दोन वर्षाचा गॅप पडल्यामुळे सगळं स्टडीज वर तर खूप

इंटरला ऍडमिशन भेटेल सीएला.

लाखों लोकं अप्लाय करतात त्यासाठी. कसं होणार ते पास तरी कसं होणार त्याला आता खूप मेहनत तर हायच. परतून ते दोन वर्षाचं ह्यांच्यामुळे लॉकडाऊनमुळे आपल्याला म्हणजे असे ते वॅपिंग पॉवर पण आपली कमी झालेली आहे एकदम नॉलेज. आता काय वर्षभर तेच करायचं आहे पंधरावीमध्ये ते पण आहे बरोबर. आणि बाकी तू नाकी सीएमध्ये आणि सीएमएमध्ये ठरवलंयस का नाही मग? आता घरचे तर बोलतात सीए सीए, सीएमए किंवा एमबीए कर. त्यापेक्षा ऑप्शन काय बेटर वाटेल म्हणजे सोपं वाटेल ते करेन.

कारण की कसं आहे बघ घरचे तर देणार नाहीत एक्झाम. आपल्यालाच द्यायची आहे आपल्याला तर करायला पाहिजे. कशात काय काय नाही.

पण उपयोग होईल कुठल्या सेक्टरमध्ये जाणार ते पण मेन आहे ना. हां पण आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपली कपॅसिटी किती आहे त्याच्यावरून आपण अभ्यास करणार ना. माझी कपॅसिटी तर एमबीए एवढी आहे. ते मला सध्या तर कपॅसिटी आता आपण थोडी ठरवतो रे अभ्यास करणार एकदा ठरवलं गोल काय आहे तर ते तसं मग

लोकांची चाळीस वर्ष जझली पण शेवटी सीएच बनायचं असतं त्यांना पण.

माझ्याकडे एवढा पेशेन्स नाही कारण माझे पप्पा रिटायर झालेत.

दोन वर्षात मला करियर बनवायचं आहे कायतरी.

पण शेवटी बोलतात ना ते स्पूनफीडिंग होतं ना एक प्रकारचं

स्वतःच्या आपण एवढे वर्ष पण अजूनपर्यंत केलेलं आहे आता आपण एवढं. हां बिजनेस तर आहे बिजनेस कधी त्यात त्याचं नॉलेज अजून पुढे कसा घेता येईल? आणि कसं काय वापरता येईल? म्हणजे बघ साईड बाय साईडला बिजनेस चालू शकतो. बिजनेस तर अशी वस्तू आहे की कॉम्पिटिशन पण हाय तुला माहिती ये मार्केटचं, मार्केटमध्ये किती आहे? आपल्याला कॉम्पिटिशन देणार आहेत त्यासाठी साईड बाय साईड स्वतःचा प्रोफेशन पाहिजे का नाही?

जर फ्लॉप झालं तर मला कायतरी करावंच लागेल. एक दोन वर्षांमध्ये.

नशिकता बारावीपासूनच चालू केलं असतंस तरीपण मग तू उलटा बिजनेस अडवायला

टेम्पो बुक केलेला तोपण रिजेक्ट करायला लागला. इनकम सुद्धा बंद होती. तेच ना आणि वरतून प्रॉपर्टीमध्ये काय इन्व्हेस्टमेंट केली आहे का नाही पप्पांनी? हां पप्पांनी तर केलीये प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट. प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे कारण की कसं आहे ते भाडं रेंट बिंटवर चढवलं तरीपण.

कसे प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करून ठेवली आहे सरांनी म्हणून आज बघ ना उद्या समज काय बॅकबोनला काय नसलं तरीपण फायनान्स तरी होत राहणारच. हां ते पण आहे बाकी तुझ्या पप्पांचं काय चाललेलं आहे? एलआयसी एजेंट आहेत ना हां पप्पांचं चालू आहे ना हे काय शेवट लॉकडाऊनमध्ये होतं बऱ्यापैकी चालू लोकं प्रीमियम तर भरतच होते.

स्वतःला हे करतो त्याच्यावरती आहे. एक साईड बाय साईड बिजनेस पाहिजेतच दोन. कारण की एक कुठे प्रॉपर नोकरीवरती असशील तर बिजनेस करून उद्या नोकरीवरून काढलं तर काय करणार? म बिजनेस तरी हाय ना सपोर्टला एक. तुझं पप्पांचं आहेतरी बिजनेस वगैरे काय.

पण बाकीचं स्वतःच स्वतः कायतरी करायला पाहिजे ना. कितीदिवस घरच्यांच्या जीवावर? मी तर बोलतो एखादं तर सर्वात जास्तजण तर पाव आणि चायमधेच आकल प्रॉफिट आहे प्रॉफिट मार्जिन.

कसं आहे बघ ना आता वडापावला पण खूप मार्जिन आहे दहा रुपयची आठ नऊ सात पाच सात रुपये तर कोस्ट लागते वरचे तीन रुपये प्रॉफीटमध्ये आहेस तसापण चहामध्ये काय आहे की एकदा जास्तमध्ये बनवला तर तुला कपमध्येच तर आहेत.

तू बनवतोय तू दोनशे तू दहा केलं तर दोन हजार रुपये

तर हजारच प्रॉफिट आहे

अरे हजार आज होतील पण त्यासोबत तुझ्याकडे वडापावपण आहेत ना वडापावला तुला किती रुपये लागणार आहेत? तू आणणार युनिटमध्ये एवढं सर्व

हे कॉस्ट कमी आहे पण सप्लाय जास्त होतो ना याचा. असं आहे परवडतंय तुला. पाहिजे तर साईड बाय साईड तू मिसळ पावचं पण टाकू शकतोस.

मग वडापावचं झालं तर तुझं मिसळपाव पण राहील. आणि बघ कसं आहे बिजनेस ग्रोथ कसा होतो? एक गोष्टीवर नाही होत मल्टिपल आयटम्स पाहिजेत तुझ्या

वडापाव धंद्यामध्ये आज चारपाच लोकं आली आणि आपल्याकडे फेस्टिवल पण आहेत गणेश उत्सव झालं सर्व झालं

हां मग ते तर बरोबर आहे लालबाग सगळं तेच करते मंडळाची ती दहा दिवसात दहा दिवसात एवढे पैसे येतील की म्हणजे तू महिन्याभरचा पण समज तुझा लॉस झाला लॉस म्हणजे दोनचार वर्ष जरी तुला लॉस झाला धंदा बंद ठेवलास तरीपण तुला दहा दिवसात वडापाव आहे मिसळपाव आहे तुझ्याकडे

दुसऱ्याची प्राईस थोडी जास्त वाढवायची जेणेकरून सगळ्याचा कॉस्ट बाहेरतरी निघेल कमीत कमी. ते आता तूला वाटायला नको की लॉस वर बिजनेस चालू आहे. तुझं काय असं. बरोबर आहे तसं पण आपल्या मुंबई सिटीमध्ये इन्कम सोर्स कमी नाहीयेत. आणि पब्लिक पण कमी नाही की आपला सेल होणार नाही आणि लॉस होईल. कारण की आता मुंबईमध्ये कसं जास्त करून बाहेरचे लोकं येतात आणि ते लोकांचे कसं एवढं पैसे खर्च करू शकत नाहीत. मग ते लोकं कसं दिवसेंदिवस वडापाव मिसळपाव याच्यावरच काढत असतात.

आणि बिजनेस कमी आहे जिकडे जास्त प्रमाणात लोकं जास्त दुकानं जी आहेत ती खूप जास्त कॉस्ट लावतायेत आयटमवरती तिकडे आपण कमी कॉस्टमध्ये कसं काय होतंय करून विकायचं आपलं आयटम तर कसं.

हम्म बरोबर आहे कॉस्ट कमी ठेवली तर आपल्याकडे कस्टमर पण वाढतील. कस्टमर सॅटिसफॅक्शन पण भेटेल. मग काय आणि कस्टमरची माहित आहे. ते म्हणजे कस्टमरशी तू कसा वागतोयेस? तुला कसं स्वतःला तू त्यांच्यासमोर हे दाखवतोयस हे त्याच्यावरतीच आहे.

हार्डवर्क केल्याशिवाय काहीच नाही तुला स्वतःलाच उतरावं लागणार आहे ओपनिंग बॅट्समन म्हणून. त्याशिवाय चालणार नाही जे आपण बघ काय बोलणं आपण करतोय यांच्याकडे कुठे पैसे आहेत?

तर आपण तसं विचार नाही केला आपण स्वतःला असं विचार आपण उतरलो तर आपल्याला भेटणारच कशी पण. बरोबर आहे आता काय कॉम्पिटिशनमध्ये

कपडा आणायचा फक्त सरांनीच आपल्या सांगितलं. त्यादिवशी कपडे आणायचे बाहेरून

त्यांच्याकडून एक शंभर दोनशे किती लागतोय आपल्याला कॉस्ट त्यांच्या प्रोडक्शनसाठी म्हणजे शंभर रुपयाला वस्तू आपण साडे तीनशेला विकणार का दोनशे पन्नास आपला प्रॉफिट आहे.

एका कापडामागे दोनशे पन्नास म्हणजे शंभर कपड्यांमागे किती झाले तूच बघ ना.

मग दोन राहतोयच प्रॉफिट.

त्यातूनच एखादी प्रॉपर्टी घेतली किंवा सर्वात बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे गोल्ड इन्व्हेस्टमेंट.

केल्यावर काय करणार प्रॉपर्टी थोडीच लगेच विकली जाते. टॅक्स आला परत लीगल अप्लायन्स काय काय

किंवा आज तू तुझं सोनं मोडून ठेऊ शकतोस.

ट्वेन्टी टू कॅरेट नाही भेटत.

कसं आहे तुला आत्ता करंटली गरज आहे पैश्याची.

मग सोनं जे आहे ते तू तुझी गरज आहे पैश्याची घेतलीस पैसे त्याच्याकडनं

आजकाल बघ ना बिटकॉइन आले ते सर्व आले मार्केट आले आजकाल त्यातपण खूप इन्कम घेतायेत काढून. एक दिवशी ऐकलं मी अदानींच की अ वन ट्वेन्टी रुपयाला शेअर होता त्यांचा एक हां ना शेअर मार्केटचं पण दे जरा नॉलेज. एक कुठे नाईंटीन सिक्स्टी सिक्स मध्ये काय काय असा शेअर होता अदानीचा आज त्याची किंमत किती आहे वन लॅकः ट्वेन्टी थाउझंड

एकशे सहा किती वन ट्वेन्टी बोलला ना?

वीस वर्ष झाले आता आणि त्यात कसं झालंय वाढलाय शेअर्स काय माहिती कुठल्या रेटने वाढला? ते आता कसं हे असतं ना ते. शेअर मार्केटमध्ये पण जेवढं तुला प्रॉफिट होईल झालाय त्याच्यावरती भेटणार तुला.

परत तू एखादा समज लॅपटॉप घेतलास लॅप्टोममध्ये पण खूप प्रॉफिट मार्जिन जास्त आहे.

पण आपण डेटर्स कसे ठेवतो आपल्या बॅलन्सशीटची तसं याला फक्त द्यायच्या वस्तू

आणि लॅपटॉप एक अशी वस्तू आहे की तू परत पण देऊ शकतोस त्यांना. म्हणजे काही ना काहीतरी बिजनेस तरी केलाच पाहिजे. जास्त प्रॉफिट मार्जिनवरती केला पाहिजे. बरोबर आहे सध्याच्या या आता तुला लोंगटर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये काय सांगू तुला शेअर्स आहेत.

एकदा म्हणजे असं समजायचं की आपल्याकडं एक्स्ट्रा पैसे आहेत

असं समजायचं नाहीत ते पैसे आपल्याकडं. समज आपल्याकडं आहेत एक वीस पंचवीस हजार रुपये

किती मॅक्झिमम पन्नास शेअर्स घेतलास तू आजकाल भेटतात पण तुला शेअर्स.

अ बाकी कसं आहे आजकाल आपल्याला युट्युब वरती पण खूप नॉलेज भेटतंय. बघ तूच आता.

मिनिटातले एवढं प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलोप झालंय की काय बोलूच नकोस. मोटिवेश्नल व्हिडीओज आहेत परत आपल्यासाठी काय म्हणजे समजा आता हार मनात असेल माणूस

हार नाही वाटू शकत म्हणजे यूट्यूबच्या सहाऱ्याने तो वाचू शकतो. वगैरे इंटरनेट डिऍक्टिव्हेट आहे कारण की अभ्यासवगेरे चालू आहे डिस्ट्रक्शन पण आहे एक प्रकारे. तरी आपण एखाद्या गोष्ट ठरवलं करायचं तर मी तर विचार करतो की आपण या सोशल मीडियापासून जरा एक

ते कसं आपल्याला दाखवतं नुसती इच्छा प्रकट करतं पण हे कसं आहे की सोशल मीडिया म्हणजे.

ऍडिक्शन झालंय रे सोशल मीडिया

आपण कुठल्या वे मध्ये बघ सोशल मीडिया करून खूप जणांना

हां बरोबर आहे काही लोकं कशीही असुदे रिल्स बनवून फेमस होतायेत.

कायपण दाखवण्यात तुला लोकं तेच दाखवणार तुला की बाबा गाडी डिजाईन काढताना दाखवणार वि हॅव टू डू दिस वन टाइम वि विल डू दिस वि आर

पण हे काय नाही हे कसं आहे ते फक्त कोणाचा असतो कोणाचा नसतो.

अच्छा बराबर आहे बरोबर आहे मग तू पण ती आपल्याला स्ट्रगलच करायचं आहे कुठलीही गोष्ट आहे.

मी इंस्टाग्रामला आहेच मी ते फक्त अकाउंट ओपन करून ठेवलंय ना ते कधीच नंतर मला इम्पॉर्टन्स कळालं की

त्याच्यावर काय इंस्टाग्रामवर करियर एकदा बनवल्यावरती नंतर ते आपल्याला आयुष्यभर वापरायचं आहे

काय मग बीकॉम नंतर काय ठरवलंय की नाही फिक्स म्हणजे असं काय करायचं आहे? ते बोललो ना तुला एमबीए करायचं बोलतायत घरचे.

युपीएस्सीला खूप स्कोप आहे प्रॉपर असं तू स्वतःला दिलासा ना टाइम होऊन जाशील यूपीएससी पण पण ते कसं आहे माहिती आहे का आजकाल ते मध्ये ना

लोकांकडे आता कसं झालं फोन प्रोव्हाइड झालं ना लोकांना आता बसून पाहिजे आहे सगळं. आणि

नाही दोन ग्रुप असतात ना दोन काहीतरी सेट काहीतरी असतात. हां अ टोटल हर एक ग्रुपमध्ये दोन ग्रुप आहेत एक सीएमए फौंडेशन, इंटर आणि फायनल. चार चार आणि चार आठ, आठ पेपर तुला असणार फाउंडेशनला आठ म्हणजे टोटल तुझे चोवीस पेपर असणार. आणि त्यात कसा क्रायटेरिया आहे की तुला दोनशेच्या वर पाहिजेलच टोटल पण सर्वात पास पाहिजे ऐकलेलं एका मित्राकडून की एमसीक्यू आहेत तीस मार्कचे.

सीएला हां मला वाटतंय मी अजून विचारलं नाही. हां सीएला निगेटिव्ह मार्किंग आहे पण सीएमए ला निगेटिव्ह मार्किंग नाहीये आणि

म्हणजे सर्व कास्टला सेमच असं रिजर्वेशन बिजर्वेशन असं काय नाही सीएला. सीएमएचं कसं आहे काय माहिती रिजर्वेशन वगैरे काय

अरे गाडी पण खराब झाली आहे काय सांगू आता. लोकं काम पण करत नाहीत नीट गाडीचं.

कसेपण गाडी पैसे घेतात.

पण काही काम नीट करून देत नाहीत सर्व्हिस प्रोव्हाइडचं होत नाही आता कारण कसं आहे आता. आमच्या इकडे हे बघ एकदा गुडविल बनला ना आपल्या स्वतःच्या बिजनेसचा

ते कसे हे लोक गाडी खोलतात एक एक पार्ट

असंच आहे बाकी तुमचं टेम्पो वगैरे नीट चालू आहे ना सगळं?

एकदम आता कोविडनंतर तर बरोबरच चालू आहे, तसं तुमचं टेम्पो तुम्ही गॅस वरती आहे का आपलं हे आहे? हां आता गॅस कारण डिझेल आता महाग झालंय ना.

गॅसचं वापरतो गॅसला कमी आहे डिझेलला

हं गॅसची प्राईस आता सध्या तरी वाढली गॅस आणि डिझेलची प्राईस

नुसतं लोनवर लोन करून घेतलेलं. स्वस्तामध्ये लोकांना वाटत होते. पण त्यांनतर कसं झालं ते अ ह्या